हे दृश्य एका लग्न समारंभाचे दिसत आहे अह जिथे अह पंडित दोघांचे अह गळयातलं जे आहे ते बांधत आहे आणि अह काही अह बाई माग बसलेल्या आहे.

एक अ कार्यक्रमाचे दृश्य दिसत आहे अ जिथे एक अ अ बाई आणि एक माणूस अ स्टेजवर उभा आहे आणि अ त्याच्या समोर अ स्टँड आहे स्टँडवर एक अ कागद लावलेलं आहे आणि दोघांच्या हातात माइक आहे.

आणि काही लोकं तिथे उभे आहे आणि मंडप वगैरे तिथ लावलेला दिसत आहे आणि अह सर्वे लोकं तिथ थांबलेला आहे.

आणि एक माणूस तिथून सायकल घेऊन जात आहे. सायकल घेऊन जात समोर एक स-- निळ्या कलर चा बोर्ड दिसत आहे.

प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळे कपडे आहे आणि काही जण पूर्ण व्हाइट ड्रेस घालून इथे उभे आहे. स चर्चच्या बाजूला एक मंडप दिलाय. मंडपच्या बाजूला खुप अह व्हाइट कलरची बिल्डिंग आहे.